होस्टल आहे इथं मुला-मुली क दिसत आहे.

अ चपराशीन वगेरे सगड झाडं वगेरे खिडक्या वगेरे--

हा एक ऑफिस दिसत आहे ऑफिस मध्ये पुष्कळ लोक बसलेलीआहे .

इथे सिमला मिरची आहे काकडी आहे गाजर आहे वांगे आहेत भेंडी आहेत आहेत.

हि एक गुफा आहे इथं एक देवी आहे.

दर्शन कराले अंदर जाते त कुणी बाहेर निगतेत .

आणि टाईल्स वगैरे सगळ लागलेलं आहे.

आणि काही लोक येत आहेत काही लोक जात आहेत .

आणि मस्त हिरव्या कलरचं गेट लागलेलं आहे.

त्याला नुसता फुलानं सजीवल आहे.

अ विकणारा कापू कापू मच्छे विकत आहे.

एका दुकान आहे आणि कमसे कम पाच सहा दुकान आहे.

काही लोक जात आहेत .

हा एक गार्डन आहे गार्डनम .

अ स्विमिंग पुल पण लागलेला आहे .अ

उस्कर सारे आजुबाजुला बावडी काट --

इथं एक बिल्डींग दिसत आहे एक रोड दिसत आहे .

खिडक्या पण लागलेल्या आहेत इथं झाडं आहेत आजूबाजूला.

ग्लास वगेरे लागले थाळी वगेरे लागेली आहे काही लोकं जेवण करत आहेत काही लोकं उठत आहेत.

टेबल वगैरे काही पण भरलेले आहे.

डायनींग टेबल उग्रे लागलेले आहे .

अ अ कॉरपेट उग्रे सगळा गद्दा उग्रे .

आणि बड्डे बॉय ला बसवलेलं आहे खुर्चीवर--

मंदिरला फुलांनी सजवलं आहे चंदे कलरची मुंडे लागलेली आहेत तिथं एक.